इथ एक बोर्ड लावलेला दिसतोय मंच अँड मोर --

पतर इथ दगडी माती अशी भरपुर जमा झालेली दिसती.

फॅमिली रेस्टोरेंट आणि बार --

पोस्ट ऑफिस च्या बाहेर च काही माणस थांबलेले दिसताहेत.

तर ते सीमेंट चे कॉलम उभे केलेले दिसतोय.

जुन्या पद्धतीचे मंदिर असून मंदिरची पाठीमागची बाजू समोर दिसतय.

ते सगळे खाली लहान लहान पोर पोरी खाली बसलेले दिसत आहेत.

मोठी मुलगी बसलेली आहे तिच्या मध्ये हातात पण पेपर आहे.

तिथे एक दुकान आहे पिवळ्या कलर च परत तेच बाजूनी झाड आहे.

इथे एक बोर्ड लावलेला दिसतोय दानमादेवी सेल .

पुन्हा समोर अस झाड लावलेली भरपुर दिसतेत.

लाइनी मध्ये अशी मुल बसलेली आहेत आणि ते मुल काहीत बनवत आहेत.